एक बोर्ड लावलेला आहे बोर्डवर नाव लिहिलेलं आहे त्रिवेणी वरिष्ठ प्राथमिक शाळा गोंदिया नाव लिहिलेलं आहे बाहेर एक पोस्टर लावलेलं आहे.

एक हॉल आहे हॉलच्या भिंतीला पांढरा रंग आहे.

आलमारी दिसत आहे आलमारीला बाहेरच्या भागाला काच लावलेला आहे आतमध्ये काही सामान ठेवलेलं आहे काही बॉटल दिसत आहे.

बोर्ड लावलेला आहे पत्राचा हिरवा रंगाचा बोर्ड आहे त्यावर नांव लिहिलेलं आहे व्यायाम शाळा ओपन जिम म्हणून.

एक छोटसं मंदिर आहे मंदिराच्या पुढे एक मोठं पोस्टर लावलेला आहे.

एक अलमारी दिसत आहे लाकडाची अलमारी आहे अलमारी मध्ये --

स्टील च्या रॉड चा कंपाउंड दिसत आहे पुढे भिंतीचा कंपाउंड दिसत आहे.

दोन फोर व्हीलर च्या गाड्या दिसत आहे एक ग्रे रंगाची गाडी आहे एक पांढऱ्या रंगाची गाडी आहे.

खुर्च्या टाकलेला आहे पुढे लाल रंगाचा मॅट टाकलेला आहे एक स्टेज आहे.

एक घर दिसत आहे वर खिडक्या आहे खिडक्यांना काच लावलेला आहे.

एक झाड दिसत आहे झाडाचे काही पानं गळून पडलेली आहे.

बलूननी सजवलेलं आहे जांभळ्या रंगाचे पांढऱ्या रंगांचे बलून लावलेले आहे हॅपी बर्थडेचं स्टीकर लावलेलं आहे गोलाकार.

लाईटाचा खंबा दिसत आहे एक झाड दिसत आहे आजूबाजूलाही झाडं आहे.

एक हॉल आहे हॉलमध्ये भिंतीला ए_सी लावलेला आहे एक टेबल फॅन लावलेला आहे.

एक अलमारी आहे अलमारी मध्ये काही खणा आहे खणांमध्ये काही--

एक ऑफिस ची खोली इथे दिसत आहे ऑफिस च्या--

एक मोकळी जागा दिसत आहे व त्यात भिंतीचा कंपाउंड बांधलेला दिसत आहे इकडे काही वासं लावलेली दिसत आहे.

आतमध्ये काही चौकोनी बॉक्स दिसत आहे हिरव्या रंगांची बॉक्स आहे.

काही झाडं दिसत आहे एक हिरवं नारळाचं झाड आहे.

फोर व्हीलरच्या गाडीचा रंग पांढरा आहे आजूबाजूला झाड आहे.

इथे एक मोकळं मैदान दिसत आहे मैदानामध्ये माती आहे माती थोडी पिवळसर रंगाची दिसत आहे.

एक स्टेशन आहे स्टेशन वर एक पटरी दिसत आहे प्लॅटफॉर्म आहे.

बेड वर निळ्या रंगाची बेडशीट टाकलेली आहे. एक ढाचा ठेवलेला आहे. मशीन आहे.

एक खोली आहे खोलीच्या भिंतीला पांढरा रंग आहे काही अलमाऱ्या दिसत आहे.

काही लोकं बसलेली दिसतं आहे. पुढे काही बाया बसलेल्या दिसतं आहे. एका बाईने पांढऱ्या रंगाची साडी घातलेली आहे.

काही मोबाईल पण ठेवलेले दिसतं आहे. भिंतीवर काही फोटो लावलेले दिसतं आहे. ए_सी आहे फॅन आहे.

एक पोस्टर लावलेलं आहे पिवळ्या रंगाचं एका बाईच चित्र काढलेलं आहे नाव लिहिलेलं आहे.

भरपूर खुर्च्या टाकलेल्या आहे वर लोकं बसलेली दिसत आहे.

एक हत्तीची मूर्ती इथे दिसत आहे हत्ती खूप छान दिसत आहे हत्तीच्या सोंडावर--

पायाला हात टच केलेले दिसत आहे कोणी ने पांढरे टी शर्ट --